ज फुलांचे झाडे लावलेले आहेत. स्कूटी उभे केलेले आहेत बोर्ड लावलेला आहेत त्या वर स्कूटी च चित्र आहे.

ये नदीच्या कडेला खुप हिरवीगार अह झाडे आहेत अह झुडपे आहेत अह नदीच्या मधोमध हिरवेगार गावात उगवलेले आहेत दगडे आहेत.

मस्जिद च्या आजूबाजू ला झाडे आहेत. रस्ता आहे. रस्त्यावरती एक कार व मोटरसाइकल उभी आहे.

स्पीड से अब हर कार है सुपर कार असे नाव ली-अह एका बोर्डवर लिहलेल आहे हा रस्ता आहे रस्त्यावर गाड्या जाताना दिसत आहेत.

लिहलेल आहेत बागे मध्ये हिरवीगार गवत आहे अह- मोठ-मोठाली झाडे आहेत.